हा एक जामा मस्जित देवगड़ नावाचा एक मोठा किल्ला आहेत किल्लाचा पुढ अ एक दरवाजा आहे.

हे एक छोटस मंदिर आहे मंदिरच आजूबाजूला खूपच गवत आहे.

इथ पाण्यामध्ये काही जहाज लावलेली आहे जहाजाच्या बाजूला झाड आहे.

हे एक मस्जिद आहे मस्जिदच बाजूला एक--

ही एक खूपच छोटी मस्जित आहे मस्जित च्या बाजूला एक ना--

इथ एक मोठी इमारत आहे इमारत च पुढ काही गाड्या येत--

पाण्यात दोन जहाज आहे.

माती आहे सो त्याच्या आजू बाजूला खूपच झाड दाटली आहे.

बगीच्या आहे बगीच्या च्या आजू बाजूला एक मोठी नदी आण खूप मोठ मोठी झाड आहेत.

हे एक नदी श्रोत आ हे या नादि श्रोताच्यामध्ये खूप दगड़ आहे.